मध्ये आपण पाहू शकतो की हे शाळेच दृश्य आहे आणि विद्यार्थी खाली बसलेला आहे.

काही महिलांच्या आणि काही मुलींच्या हाता मध्ये गुलाबी कलर च्या रॅपर मध्ये पॅक केलेलं एक गिफ्ट दिसत आहेत. जे स्टेज वर उभे आहे आणि पाठीमाघे त्यांच्या अ पांढर्‍या कलर चा पडदा लावले पाठीमाघे झाड हि आपल्याला दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला हे शाळेच दृश्य असण्या सारख अस वाटत आहे ज्याच्या मध्ये प्रदर्शन भरवलेल आहे.

इथे एक कर्मचारी आहे आणि तो समोर बसलेल्या लोकांना माहिती देण्याचं काम करत आहे. त्या कर्मचार्‍याच्या समोर टेबल वरती एक अह- कम्प्युटर ठेवलेला आहे. कम्प्युटर च्या बाजूलाच अह सीसीटीव्ही चा एक एल_ई_डी_ देखील दिसत आहे.